व तिथे बादल्या आहेत टेबल आहे माणसं उभे आहेत एक माणूस करतोय आहे आजूबाजूला बिल्डिंग आहेत झाड आहेत.

आपल्या समोरच्या फोटो मध्ये हा फोटो एका देवा ठिकाणीचा फोटो दिसत आहे तिथे खूप सारी पब्लिक आहे तिथ पाणी दिसतय फुले दिसतायत.

ते क्लासरूम सारख दिसत आहे आजूबाजूला अ माटी कलर दिसतय व्हाइट कलर दिसतय चेअर दिसतेय.

खाली एक ब्लँकेट टाकलेलय व एक माणूस माईक मध्ये बोलतोय साईडला एक छोटी मूर्ती ठेवलेलीये व एक माणूस खुर्चीवर बसलेलाय.

आपल्या समोरच्या फोटो मध्ये आहे हा फोटो एक बसचा ए फोर चा फोटोय तिथ दोन दुकाने दिसताये आजूबाजूला एक दुकानय.

त्यानंतर कलर ग्रीन ग्रीन दिसतोय दोन माणस जाताना दिसताय तिथे एक फटफटी उभीय तिथ ब्लॉक बसवलेलेत व --

रतनगड ही लिहिलेलय आजूबाजूला कंपाउंड केलेलय व तिथ झाड पण दिसत आहे.

डिझाईन काढलेली व चे चेअर ठेवलेलाय व तिथ टेबल ठेवलेले आ आजूबाजूला अ खूप साऱ्या काचेच्या पेटीत ती --